प्रतिष्ट company च्या भागान मध्ये गुंतवणूक दाराने आपली बचत गुंतवावी यासाठी भागबाजार सतत गुंतवणूक दारांना प्रोतसाहन मिळत असते. भागबाजारात प्र्तीभूतीचा एक असा बाजार आहे. जिथे प्र्तीभूतींचा खरेदी विक्री व्यवहार सात्यत्याने चालूच असतात. त्यामुळे भांडवल भरवशा मध्ये सातत्य येते किवा भांडवलाच सतत सुरु राहतो व उद्योजकान कडे तो वळवला जातो. या पद्धतीने भांडवल निर्मिती सुरु राहते. प्र्तीभूतीन चे चांगले मूल्यमापन

भागबाजारात नियामून दिलेल्या प्र्तीभूतीच्या किमतीला electronic मध्यांन द्वारे लिखित पद्धतीने प्रचंड प्रसिद्धी देण्यात येते. गुंतवणूक सातत्याने किमतीवरील बदलाची नोंद घेता येते. तसेच केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य समजते गुंतवणुका दारांना नाही त्याचे निरिकक्षण करणे भागबाजारात ही एकोणाविशे छपन्न साल नुसार नियात्रिक केले जातात. सर्व नियमांची practical अंमल बजावणी होऊन गुंतवणूक दारांचे सक्षम केले जाते. नियमांचा भंग केल्यास केल्यास त्याच्या विरोधात सक्त कारवाई केली जाते आणि त्याचे सभास्तव ही रद्द केले जाते. याकरिता कायद्याची

अशाच प्रकारच्या अपमानजनक परिस्थिती किवा केविलजन्य परिस्थिती चा सामना करण्या साठी वेळ येऊ नये म्हणून प्रत्येक company कामकाज अत्यंत सावधपणे व काटेकोरपणे पार पाडते. भांडवलाचा पर्याप्त वापर भागाबाजार नियमांवर व गुंतावनुकीवर नियंत्रण ठेवतात. म्हणजेच गुंतावनुकीचा फायदेशी गुंतवणुकी कडे वळवतात. ज्यामुळे गुंतवणूक दारांना फायदा होतो. शक्य होतो. भागाबजारण मध्ये अं प्रतिभूतींच्या किमती मध्ये चढ उतांची अं नोंद असते. प्र्तीभूतीन च्या किमतीत होणारे चढ उतार हे त्या त्या company ने केलेल्या जोडले जातात. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण Entertainment म्हणजेच त्याला मराठी मध्ये मनोरंजन असं म्हणतात. या Topic वरती आज आपण Discussion करणार आहोत. म्हणजे मनोरंजन म्हणजे काय? वेगवेगळे मनोरंजनाची कोणती कोणती Type असतात आणि Main म्हणजे मनोरंजना चे फायदे काय, तोटे काय, मनोरंजन का केला पाहिजे आणि किती प्रमाणात केलं पाहिजे हे सर्व आज आपण आह या माध्यमात Discussion करणार आहोत तर मनोरंजन आह Basically आह आता आह सध्या आह खूप जुन्या जमान्या मध्ये जे मनोरंजनाची साधनं होती जे मनोरंजन करण्याचे प्रकार होते. ते वेगळे होते आहे. आह त्यात जास्तीत जास्त Physical अह Physical गोष्टी Involve राहायच्या, पण आता जसं जसं जमाना बदलत चालला जसजसे अह अह वर्ष वाढत चालले तसतसं मनोरंजन Digital होत चाललेल आहे. म्हणजे पहिल्या जमान्यामध्ये अह शेती मध्ये अह सर्कस अह सर्कस राहायची तर त्या मग त्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन व्हायचं अह यात्रेच्या Timing ला कुस्त्या राहायच्या त्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन व्हायचा. पण जसजसे दिवस नंतर बदलत गेले तसं तसं आह नंतर वेगवेगळ्या माध्यमांचा Digital माध्यमांचा शोध लागला आणि त्या पद्धतीने मनोरंजन होत राहिलाच म्हणजेच नंतर काय झालं की आह ज्यावेळेस टीव्ही चा शोध आला त्यावेळी सुरुवातीला Black and White TV होती. सुरुवातीला त्या Black and White TV मध्ये. खूप छान चित्रीकरण दिसत नव्हतं पण तरी पण त्या माध्यमातून लोकांच्या लोकांनी खूप त्याला उचलून धर ला आणि. त्याचा पण खूप छान आहे. म्हणजे आह समजा ना Access केलं त्याला आणि आह त्या माध्यमातून पण खूप आहे. मनोरंजन व्हाय चं नंतर Color TV आला. आता Color TV आल्या आल्यानंतर लेडी आला HD आला सर्व काही आलं नंतर त्यात On cinema दृष्टी ला खूप वेग आला. म्हणजे आता सध्या सिनेमा दृष्टी खूप वेगानं वाढते त्याच आणि वाढते तर आणि त्यांना रोजगार पुर वते ना भरपूर जणांना. म्हणजे आह यांचे दोन्ही पण फायदे आहेत. जसं की आह. आपण समजा आपण म्हणू शकतो की आह आह ह्या एक सिनेमा दृष्टी मुळे खूप सारे government चा जो GDP आहे तो उंचावला जातोय. म्हणजे इन Direct ली Government ला पण खूप सारा फायदा आहे त्याचा तर आह Government नी पण त्याच्या साठी इंस्टीट्यूट घेतले पाहिजेत आणि Entertainment करणं फक्त Digital digital digital त्याच्यावरती नाही अवलंबून राहिलं पाहिजे. Entertainment आपण ग्राउंड वर खेळ यावरती करू शकतो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

हा खूप आह म्हणजे एक Healthy राहतो पासून एक Fitness मध्ये राहतो. त्यामुळे आह माणसांना तसं Set केलं पाहिजे म्हणजे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 तो तेवढय़ा पुरता मनोरंजन करू शकतो. But त्यांना Mentality पण खराब होऊ शकते माणसा ची त्यामुळे त्याला त्या प्रमाणा मध्येच accept केलं पाहिजे आणि. आह जर आपण पब्जी चा जो आह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 च्या ह्या युगात कसं होत चाललं आहे की आह म्हणजे? माणूस दिवसेंदिवस आह Depression मध्ये Depression च्या ओघात खूप जास्त दुखत आहे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 तर माणसा ने त्याला एक जेवढं जास्त हे करता येईल. मनोरंजना च्या म्हणजे Depression मधून दूर जाण्या साठी वाचवण्या साठी प्रयत्न करता येईल तेवढी केली पाहिजेत.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 आह आह किंवा आह छोटा जर Suppose आपण छोटा मुलगा झाला तर तीन वर्षा ला तीन वर्षांचा झाल्यावर ती लगेच त्याला शाळे मध्ये टाकतात. शाळे मध्ये मग त्याचे वेगळे त्याला तीन वर्षा पासूनच म्हणजे छोटा असल्या पासूनच एक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

तर त्याला Saturday sunday सुट्टी राहते तर त्या Timing मध्ये त्यांना Family सोबत Time दिला पाहिजे. बाहेर फिरायला गेलं पाहिजे मूव्ही बघितले पाहिजेत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 कारण त्या व्यक्ती त्या व्यक्ती चं जर Entertainment झालं नाहीं तर आह तो व्यक्ती आहे. एक म्हणजे वेगळ्या आहेत. Depression मध्ये जाण्या ची Chance उद्भवतात इथे तर.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 आपण आह सध्या आता Check मूव्ही चालतात की आह म्हणजे movies पण कसे बघितले पाहिजे ते थोडं त्या वरती Depend आहे. सध्या मी एक Movies थोडं Discussion करू शक करू इच्छि तो एक Movies झाला शेषा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 आह एक म्हणजे Entertainment तर झालेलाच आहे. खूप जास्त पण एक आह प्रेम प्रेम म्हणजे काय हे खरे. त्यातून दाखवून दिले ला आहे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 तरी त्या ची प्रियसी अजूनही त्या ची वाट बघत ती आह without लग्ना चे कारण तिने एकदा त्यांचा त्यांना स्वतः चं मान लं होतं.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 ती तीन त्यानंतर लग्न केलं नाही आणि काहीच नाही अजूनही जिवंत आहे आह एक खरी प्रेमकहाणी त्यातून त्यांनी दाखवण्या चा प्रयत्न केले ला आहे. आणि.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 आह. तुमच्या Family related जे असतील दादा ताई तुमची बायको नवरा कोणी असेल तर तसं असेल तर त्यांनी दाखवला पाहिजे त्यांना Time दिला पाहिजे आह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 आह नाही तर Movies पण बॉलीवुड बॉलिवूड च्या म्हणजे त्या पण बघितलं. पाच मनोरंजन म्हणून पण आपल्या ला कोणत्या Movies चे आपल्या ला कशा ची गरज आहे हे ओळखून त्या पद्धतीने आपण Entertainment केला पाहिजे आणि.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 तो सुशांत सिंह Actor त्यांना त्या एक खूप छान पद्धतीने Role निभाव ला होता. त्यामुळे तो खूप जास्त Hit झाला तर त्यांना जे एक Creative पाठ केलेलं आहे त्यात खूप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 त्यांना स्वतः ला त्या वेळेस Picture चं shoot करताना स्वतः ला महेंद्रसिंग धोनी बनण्या चा बनवण्या चा प्रयत्न केला होता. आणि एक. त्या Picture मधून Struggle दोन्ही चं Struggle समजलं

नक्की कोणत्या पण Parent ना आपल्या मुलांना ज्या Field मध्ये Interest आहेत या फिल्मध्ये Support केला पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे Entertainment तर त्या Movies मधून होत आहे.

आणि जास्तीत जास्त स्वतः ला कसं त्या Movies related करता येईल तसं ते बघता. आह एक Movies म्हणजे मला आठवते की छिछोरे आता ची चोरी मध्ये त्या पण त्यांनी खूप सार म्हणजे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 जे Actor आहेत त्याच्या मध्ये पण सुशांत सिंह Actor आहे. मी

तसे तसं करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एक असे Pictures असे Movies पण बघितले पाहिजेत. किती आह त्या Related आपल्या Related आपल्या फायद्या च्या आहेत किंवा त्यातून आपल्या ला Output मिळणार आहे. अशा Related जर बघितलं. तर त्याचे बारह फायदे होतात. एकतर आपल्या ला. आपला Entertainment तर होतंच पण आह त्या सोबतच आपल्या ला काही तरी चांगला Message

माझ्या दादांना त्यांना सर्वांना सांगत असतो. तसा प्रत्येक Time ला की तुम्ही थोड सं Family ला म्हणजे मी तर देतोच. कारण माझ्या माझ्या Family मध्ये जेवढं आहे तेवढं मी मी आता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 ते की आपण जेवढे Possible होतील तेवढे Possible होऊन Available. आहेत एवढ्या तेवढ्या आपण ते करतोच आणि ते केलंच पाहिजे.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 स्तीत जास्त कसे आहे Movies आह एक Brand होतील म्हणजे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 आणि आह Government ने असे Program राबवले पाहिजेत की लोकांनी कुठे Entertainment केलं पाहिजे हे त्यांनी दाखवून देण्या चा प्रयत्न करायला पाहिजे. जसं की

असं जर केलं तर आपण योग्य दिशेने आणि योग्य वेळ आपण जाण्यास नक्कीच आपला भारत देश खूप खूप प्रगती करेल. म्हणजे एक आह या या Foundation वरून माझं एक सांगणं आहे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 हे त्यात दाखवण्या चा प्रयत्न केला पाहिजे. आणि आह जे जे काही शिल्लक आह म्हणजे की अजून काही Development कसे करता येतील यावर ती तच कर ला पाहिजे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 तर माझं सर्वांना सांगणं आहे की सर्वांनी आपल्या Entertainment कडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यानुसार Entertainment केलं पाहिजे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 कसा अनुषं मी सगळं ठीक हे तू काय म्हणते एकटा हाय आपण कॉलेजला स्टार्ट हे माझी

कशीये मंग तुझी लाईफ

हा हा चांगले चांगले मित्रा

आणि शाळेसारखी स्कुल लाईफ थोडी बेस्ट आहे हो हो आपल्या शाळा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी महाविद्यालयीन जीवनसाठी म्हणजे तर थोडे मित्र चांगलेच पाहिजेनच हो हो चांगलेच मित्र पाहिजे आणि कालेज लाईफमध्ये जसे सर्वांचा आयुष्यातील म्हणजे अविस्मरणीय वर्षांपैकी एक म्हणून ओळखली जाते आणि हे शाले म्हणजे शाळेतील जीवनाविषयी म्हणजे पूर्णपणे वेगळी राहते कॉलेज लाईफ

आणि कॉलेज लाईफ म्हणजे आपल्या आपल्या नवीन नवीन अनुभवानी असे अशा अशा अशा गोष्टीसाठी गोष्टींच्या म्हणजे परिचित करते त्यांच्याशी आपण पूर्वी पूर्वी म्हणजे परिचित नव्हतो आणि काहींसाठी कॉलेज लाईफ म्हणजे आयुष्याचा पूर्ण आनंद लुटणे आणि पार्टी करणे तर आणि इतरांसाठी म्हणजे त्यांच्या करिअर बद्दल गंभीर होण्याची आणि उज्वल भविष्यासाठी पूर्ण अभ्यास करताना जे दडपण आले हे हो महा तेच हो आणि महाविद्यालय जीवन हे एकाले आयुष्यात असवी असव्ही अस्विमरणीय वर्षांपैकी एक म्हणून ओळखले जाते हा आणि कॉलेज लाईफ हा म्हणजे हा आपल्यासर्वांसाठी एक चांगला काळ आहे आणि महा कॉलेज लाईफ सुद्धा अनुभव घेण्या घेण्या इतक प्रत्येकाला शक्य शक्य होत नाही आणि विविध कारणामुळे लोकांना कॉलेज लाईफ कॉलेजमध्ये जाण्याची संधी मिळत नाही आणि कधी कधी त्यांचाकडे हे करण्यासाठी पैसे पण नसतात तर काही काही वेळा त्यांना इतर जवाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात कॉलेज लाईफ वर गेलेल्या लोकांना ती वेळ परत एकदा जगण्याची पण असते हो लय छान हे जीवनापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे हो महाविद्यालयीन जीवनात आपल्या नवीन अनुभव आणि गोष्ट्या परिचित करतेय ते आपल्याला पूर्ण परिचित लोक होते हा हे म्हणजे स्कुल लाईफ स्कुल लाईफ म्हणजे जीवनापासून तर कॉलेज लाईफ जीवन हा म्हणजे खूप मोठे मोठाच बदल आहे आणि जेव्हा आपण कॉलेज कॉलेजमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण अनेक बदलामधून जातो आणि आपली जी शाळा म्हणजे हि एक सुरक्षित जागा होती जिथे आपण मोठे झालो आणि आ आपले जे अर्धे आयुष्य घालवले आणि कॉलेज लाईफ कॉलजे लाईफ मध्ये हे म्हणजे हे अशे वेगळे आहे जिथे आपण जे आणि आप आणि आपले शिक्षक आणि आपल्या शाळेतील मित्रांद्वारे आपल्याला जे कोणतेही कोणताही कोणते पण म्हणजे बंधन नसते हो शाले लाईफ आपल्या जीवनात नेहमी आपल्या मित्रासोबत किंवा स्वतःवर अवलंबित असतात महाविद्यलय जीवनात आपल्याला स्वातंत्र पाहायला शिकवते आणि महाविद्यालयिन जीवनात अनेक अनेक आवाहने येतात आपण म्हणजे आता अनोळखी चेहर्यानि भरलेली ठिकाण आहे जिथे म्हणजे आपल्यला मिसळण्याची गरज आहे हे आपले जे समाज जे करण करत आणि स्वतःची मत तयार करण्यास शिकवते आणि महाविद्यालयात विदयार्थी स्वतःची इच्छा इच्छाशक्ती शिकतात आणि ते अधिक आत्मविश्वासू होतात आणि शालेय जीवनात म्हणजे आपण नेहमी आपल्या मित्रावर किंवा शिक्षकावर शिक्षकांवर अवलंबून असायचो आणि आ म्हणजे महाविद्यालयीन जीवन आपल्या आपल्याला स्वावलंबी व्हायला शिकवते हवं आपल्या आपल्याला म्हणजे बल बलवान बनवते आणि

हे आपल्यलाला मजबूत पण बनवते आणि आपल्याला स्वतःची लढाई लढण्यास शिकवणे हि आपली आपल्या कॅरियर बद्दल गंभीर बनवणे शालेय जीवनात जसे आमचा पालकांनी आमच्यासाठी केले ते जसे निर्णय आम्ही स्वतःचे घेत होतो त्यामुळे आमच्या भविष्यावर परिणाम होईल ते पण आहे हा आणि अजून वाटे शाळांमध्ये आपण आपल्या शिक्षकाना आपले मार्गदर्शनआणि कधी कधी पालक म्हणून पाहायचो आणि आपण त्यांचा अगोदर आदर केला आणि आपले म्हणजे आपले अंतर ठेवले पाहिजे तसाभि महाविद्यालयीन जीवनात शिक्षक विद्यार्थी संबंध थोडे अलोपचारिक असतात ते कमी अधिक अधिक प्रमाणात म्हणजे आपल्या मित्रासारखे बनतात आणि आपण आपल्या मित्रांप्रमाणे आमचे आपले त्रास आणि आनंद त्यांचासोबतच शेयर करतो हो आणि महाविद्यालय जीवन आपल्याला नवीन अनुभव आणि गोष्टींचे परिचय करतात ते आपल्याला पूर्ण परिचित होते तसे पण आहे आणि ते महाविद्यालयीन विद्यालयीन म्हणजे जीवनाचा अनुभव खरोखर इकवीय वेगळंच प्रकारचा असतो आणि लोकांचा महाविद्यालयीन जीवनातील सर्वात सामान्य आठवनिन पैकी एक एक म्हणजे नक्की नक्कीच

हो आणि हा कॅन्टीन लाईफ म्हणजे आयुष्यच पुरी पुरे आनंद घेणे आणि पार्टी करणे मित्रांसाठी त्यांच्याकडे कधी गंभीर होण्याची आणि उज्वल भविष्याची पूर्ण अभ्यास झाली आहे हा अजून महा महाविद्यालयीन जीवनाचा अनुभव म्हणजे लोकांना सर्वात जास्त आवडतो तो म्हणजे वाचे वाचे पुस्तक उत्साहामुळे विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह व उत्साह निर्माण झालेला असतो आणि सर्व विद्यार्थी इतर इतर कॉलेज असते विद्यार्थ्यांच्या मनापासून स्वागत करतात आणि नवीन मित्र जोडतात हो असे असले तर महाविद्यालयाची जीवन आपल्या सर्वांसाठी एक अविस्मरणीय कार्ड आहे महाविद्यालय जीवन अनुभव भाग्यवान नाही विविध कारणांमुळे लोकांनी महाविद्यालयात जाण्याची संधी मिळत नाही आणि अजून महाविद्यालयाने जीवन हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सर्वात उल्लेखनीय आणि प्रेमळ काळ असतो आणि शालेय जीवनाच्या विपरीत महाविद्यालयाने जीवनाचा अनुभव वेगळा असतो आणि एखाद्या व्यक्तीला हा अनुभव घेणे आवश्यक असते आणि काही लोक त्यांच्या महाविद्यालयीन जीवन जीवन मित्रांसोबत पार्टी करण्यात घालवतात तर काही लोक त्यांच्या करिअरबद्दल अधिक सावध होतात आणि

हो कधी कधी त्यांच्याकडे असे कारणे असू शकतात नसते तर इतर वेळी त्यांच्याकडे जगतभरासाठी कार्य करण्यासाठी असतात त्यांचे सॉलिड लाईफ मीडल आहे त्यांच्यासाठी नेहमी वेळ मागे वेळ मागे वळून पुन्हा एकदा भाग्याची जगण्याची असते हा अजून आपला शालेय शालेय जीवनात म्हणजे महाविद्यालयाने आयुष्यातील पदार्पण म्हणजे एका अर्थाने नव्या नव्या सिटीचा शोध नवीन वातावरण नवीन शिक्षक नवीन मित्र-मैत्रिणी आणि खूप म्हणजे उत्सुकता या नवीन गोष्टी गोष्टींसाठी मार्क सांगितले तशी ना ही व्याख्या तंतोतंत लागू पण होते हो शालेय जीवनामध्ये महाविद्यालय जीवन हे माझे मजेच मजेशीर शिव शिवावर आहे जेव्हा आपण कॉलेजमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण अनेक भानभाळून जातो आमची शाळा ही सुरक्षित जागा होती तिथे आम्ही मोठे झालो आणि आमच्या अर्धा आयुष्य घालवलं आणि जुना आजचे म्हणजे आघाडीचे कित्येक कला करा पुष्कर शास्त्री सुभाष जोशी उद्धव सर्वांशे साठे चिटणीस इत्यादी कलाकरांचा नाट्य व कला पाहिजे म्हणजे महाविद्यालयीन चळवळीमध्ये घेतला घेतला म्हणजे घातला गेला

उत्साहदर्शक कार्य या सर्व ऍक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज मधून प्रत्येक विद्यार्थी चे प्रत्यक्ष सहभाग असलेच असे नाही पण निरनिराळे एकांकिक स्पर्धांमध्ये आपण स्वतः काम करीत नसलं तरी आ म्हणजे डार्क स्टेजची मजा पण अनुभवू शकतात आ अजून निरनिराळ्या स्टेजच्या आयोजनामध्ये आपल्या स्वयं स्वयंसेवक म्हणून त्याला सहभाग आपल्याला चांगले मित्र नक्कीच मिळवून देतो देत असतो आणि कित्येक वेळेस विद्यार्थ्यांच्या या सर्व ऍक्टिव्हिटीज मधून स्वयंसेवक म्हणून असलेला सहभाग त्यांच्या पालकांना खटकत असतो आणि किंबहुना म्हणजे कित्येक घर बनला म्हणजे टूर हा टूर हा म्हणजे टूर टूर स्टेजवर येणार नाहीस ना मग कशाला एवढा खटापट करतोस पण याकडे पालकांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या म्हणजे प्रकारे बघणे गरजेचे आहे हो महाविद्यालय जीवनात तुमच्यासमोर अनेक आगामी उभे असतात तुमच्या आता अमागस चेहऱ्याने भरलेल्या अशा ठिकाणी असतात हा आणि कॉलेज लाईफ मधले तरी म्हणजे आठवणी पण बोहोत आहे ना

हा अजून आ आपण म्हणजे अजून कॉलेजमधील म्हणजे काही आठवणी म्हणजे कॉलेजमधील काही आनंदाचे दिवस मित्र-मैत्रिणींचे सोबत केलेली मज्जा मस्ती आणि परिचलन एकत्र मिळून केलेला अभ्यास कॉलेजमधील अशा अनेक आठवणी असतात आणि असतात आणि तसेच हा एक आपल्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा पण असतो हो इतरांचा सहभाग तसंच समस्या आणि स्वतःचे मते कशी चाचपणीच करायची हे शिकवते विद्यार्थ्यांना महाविद्यालयात याचा इच्छाशक्ती प्राप्त करतात ज्यामुळे त्यांचा अधिक आत्मविश्वास वाढवण्याची एक एक होते हा आणि कॉलेज हा म्हणजे प्रत्येक प्रत्येक सुवर्णक्षण असतो आणि दहावी झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांची मनामध्ये अनेक प्रश्न पडलेले असतात की आपण कोण कोण कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा आणि कोणत्या विषयांमधून काय बारावीचे शिक्षण घ्यावे कारण आपण ज्यावेळेस अकरावीला प्रवेश घेणार असतो त्यावेळी आपल्याला समोर कला कला वाणिज्य आणि विज्ञान हे विषय असतात आणि आपल्या सोयी सोयीप्रमाणे विषय निवडून त्या विभागामध्ये प्रवेश घेऊ शकतो आणि आपण म्हणजे अकरावीला विभाग निवडताना खूप विचार करून करतो हो आपल्या आपण शाळेत असताना नेहमी नेहमी आपल्या मित्राच्या जगा बाहेर आलं अवलंबून होतो कॉलेजमध्ये आपण स्वतंत्र व्हायचो व्हायलाच व्हायला शिकतो हे आपल्याला मजबूत करते आणि आपल्या स्वतःची आव्हानाची कसे तोड द्यावी हे शिकवते नी कारण आपले म्हणजे पुढचे शिक्षण किंवा करिअर करिअर त्याच्यावर अवलंबून असते नी शेवटी जेव्हा बनेल वाणिज्य हा विषय म्हणजे निवडून कॉलेजमध्ये प्रवेश घेतला मी ज्यावेळी ज्यावेळी म्हणजे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्यावेळी जेव्हा त्या शाळेतील काही मित्रांनी मैत्रिणींनी माझ्या होत्या त्यामुळे मला कॉलेजच्या पहिल्या दिवशी वाटले नाही मग मग जसं जसं कॉलेजमध्ये जुने होत गेलो

हा आणि कॉलेज तशे मोठे होते कारण कॉलेजमध्ये अकरावी बारावी कलावधी आणि विज्ञान हे विभाग होते आणि तसेच कॉलेजमध्ये कॉलेज वाणिज्य आणि विज्ञान या या विषयाचे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण देखील मिळत होते आणि कॉलेज कॉलेजच्या इमारती तशी दोन मजली होती आणि अकरावीच्या अकरावीचा वर्ग हा दुसऱ्या दुसऱ्या मजल्यावर होता आणि आमचा वर्ग हा आ पन्नास ते साठ मुलं म्हणजे अगदी आरामात आरामात मावतील इतका मोठा होता आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण होता आणि कॉलेज हे म्हणजे मॉर्निंग कॉलेज असायचे सकाळी लवकर लवकर लवकर असायचे आणि आमचा पहिला क्लास हा नऊ ते दहा असायचा आणि मग त्यानंतर मग पंधरा मिनिटांची सुट्टी असायची असे सव्वा एक पर्यंत आमचे कॉलेज असायचे आणि आमच्या म्हणजे कॉलेजची जिमखाना इमारत देखील प्रकारचे खेळायचे साहित्य मिळायचे आणि ते म्हणजे बैठक खेळायची असं म्हणजे मैदानी खेळायची अशा आमच्या ग्रुपमधील काही जणांना कॅरम खेळायची खूप आवड असल्यामुळे म्हणजे आ खेळ पण बहोत खेळत होतेत ना हो हो महाविद्यालयात प्रवेश करणे हा अनेक तरुणांचा जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे हा सैलाब हा तंत्र मनग्र आणि बदलावाचा काळ आहे कारण विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा एक नवीन अध्याय सुरू करतात अजून त्याच बरोबर म्हणजे कॉलेजमधील सहा महिन्यातून एकदा इंडस्ट्रीय विझिट देखील जात होत्या आणि गटातील सर्वजण म्हणजे इंडस्ट्रीत व्हिजिटला न चुकता जात होतो कारण आम्हाला म्हणजे त्या व्हिजिट मुळे कोणत्यातरी व्यवसायाबद्दल म्हणजे माहिती मिळत होती तसेच विजिट सोबत दर तिथे म्हणजे कोणीतरी पर्यटन स्थळ असेल तर ते पाहता यायचे आणि त्या त्यामुळे सहलीचा आनंद देखील घेता यायचा त्याच बरोबर आमचे म्हणजे कॉलेजच्या असा नियम होता की एक एक वर्ष म्हणजे ॲनिवल ॲनिवल ॲनिवल म्हणजे ॲनिवल गॅदरिंग असायची आणि एका वर्षाची म्हणजे मोठे

हो महाविद्यालय आणि वर्ग देखील सामान्य अधिकाधिक सखोल समाधीचा वर्ग कव्हर करतात आणि गंभीर विचार विषय विश्लेषण माहितीचे माहितीचे संक्षिप्त अध्यक्ष असतात आवश्यक असतात आणि तसंच तसंच अभ्यासातून विरंगुळा म्हणून पारंपारिक दिवस म्हणजे ट्रॅडिशनल ट्रॅडिशनल डे वे रेट्रो डे मॅचिंग डे यासारखे अनेक डे साजरे केले जायचे पारंपारिक दिवस तसंच त्या दिवशी मुले साड्या नेसून पण यायचे आणि महाराष्ट्रीयन कर्नाटीक बंगाली तां तां तां तमिळ ता मिलियन अशाप्रकारे पारंपारिक वेशभूषा करायचे आणि मुले देखील वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषा करत होते

असायन असाइन्मेंट आणि परीक्षा पूर्ण आणि कर्नाटकी अधिक मेहनत आणि असू शकते हा तिथे प्रॅक्टिकल पेपर व्हायचे हो का आणि असाइनमेंट प्रोजेक्ट पण देत होते हो हो मग असेच कॉलेज असू तुहे कॉलज लाईफ चांगली हे हो माझी पण कॉलेज लायिफ चांगलीच हे तुझी कशी हे

हा तुही चांगली मजेत शिकत आहे गोष्टी करणे फार अवघड असते मग

हाव वायू प्रदूषण ही समस्या पृथ्वीवर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या आणि मानवी जीवनावर मोठे परिणाम होत आहेत.